बोलण्याने होत नसते काहीतरी कृती करून दाखवली पाहिजेत माझ्यासारखा बलवान कोणी नाही पराक्रमी नाही म्हणजे अगदी चुकीची आहे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 श्लीशेषांनी मीच तुमच्यापेक्षा पराक्रमी गुरु वगैरे बोलून दाखवले वायुदेवाला हसणे पुरे झाले वायुदेवानी श्लीशेषाला केवळ बोलण्याने पुरुषार्थ सिद्ध होत नाही काहीतरी कृती करून दाखविला पाहिजेत वगैरे वगैरे गोष्टी सांगितल्या परंतु श्लीशेष काहीच ऐकून घ्यावयास तयार होईना काय तुम्ही विसरलात मी तुमच्या हातून सुटलो म्हणून तुम्ही मला सोडून दिले परंतु पहा कोण कोणास सोडते ते तर वायू वायुदेव लडण्यास पुढे सरसावला तेवढ्यात श्री भगवान येथे येऊन पोचले त्यांनी त्यांचे भांडण ऐकून घेतले व एक परीक्षा त्यांच्या पुढे ठेवली त्यांनी सांगितले येथून उत्तरेस असलेल्या सुमेरू पर्वताच्या आनंद नावाचा एक पर्वत पुत्र आहे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

भगवंताचे हे बोलणे ऐकून शेषाने आपले शरीर विष विशालकाय केले व त्यांचा विळखा आनंद पार्वतास घातला. वायुदेवाने तो पर्वत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 असा उपाय केला तो देवाचा हेतू ओळखून नागराजने आपल्या हजार फण्यांपैकी एक फण्या थोडा ढीला केला त्या बरोबर वायू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 आपल्या पुत्रावर अडवलेली हि आपत्ती पाहून मेरू पर्वताकडे वायुदेवाची प्रार्थना करून आपल्या मुलास वाचविण्याची विनंती केली तेव्हा वायुदेवाने शेषासहित त्या पर्वताला सुवर्णमुखी नदीवर ठेवले असा हा आनंदचल पर्वत शेषाच्या अंशापासून निर्माण झाला असून भगवंताने भगवंताच्या निवासासाठी तो प्रकट झालेला आहे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 म्हणून शेषावरून निर्माण झाला म्हणून त्यास शेषाचल असे नामाविधांत प्राप्त झाले भगवंताचा परम प्रिय भक्त शेष प्रार्थना करून त्याला प्रसन्न करून घेणे हेच तुमचे उचित कर्म आहेत असे देव देवतांनी वायूदेवास सांगितलं तेव्हा वायूचा पण मधनष्ट झाला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 अश्या तऱ्हेने वैकुंटाचाच एक भाग व देवाच्या लीलांनी युक्त अश्या ह्या ठिकाणी तिरुपती पर्वत आहे. अश्या तर्हेने श्रीनिवास ह्याचे इथूनच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 तेहतीस करोड देव देवता व ऋषीमुनी या पर्वतावर निवास करून होते श्री व्यंकटेश स्वामींचा तिरुपती पर्वतावर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 व धर्मराजा युधिष्टिर महाराज यांचा स्वर्गवास होता कलियुगात आरंभ झाला पंच पांडव आपले जन्म सार्थक करण्याकरिता स्वर्ग लोकी गेले.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

अधर्माचा नाश करण्याकरिता सर्व ऋषीमुनींनी एकत्र होऊन एका महायज्ञा आरंभ केला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 गृदोही, असत्यिक, लोभी इत्यादी लोकांना पाहून ब्रम्ह अत्यंत व्यतीत झाले त्यासुमारास नारद येथे येऊन पोहोचले ब्रम्हाणी आपल्या मुलाला पाहून विचारले श्री विष्णू वैकुंटात चांगली झोप घेत आहेत इथे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 पाहिजेत काहीतरी उपाय शोधला पाहिजेत नारद म्हणाले पिताजी तुम्ही जर जगाचे अधिपती तुमच्या हातून झाले नाही तर आम्ही पण करणार नाही परत ब्रम्हाणी आपल्या मुलाला आज्ञा दिली कि नारदा तुला कोणतेही काम असे नाही कि ते तू केलेस आणि झाले नाही तरीही तू जाऊन विष्णूंना कसेही बोलवं त्यांना आणण्याचा प्रयन्त कर अवतार धारण कर नारदांना तपोवनात प्रवेश नारद आपल्या वडिलांची अनुमती घेऊन वीणा वादन करून तेथून निघाले व जेथे ऋषीमुनी तपश्चर्या करत होते तेथे येऊन पोहोचले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 सर्वजण उठून त्यांचे स्वागत करू लागले व सर्व तर्हेने पाचारण करून बोलले हे ब्रम्हाच्या मुला तुज्या आगमनाने तर आम्ही आनंदाने वेडे झालोत आम्ही लोक कल्याणाकरिता अश्या यज्ञाची योजना करीत आहोत कि त्यांची कीर्ती टोका टोका पर्यंत जाईल व त्यांची सफलता नक्कीच आहे ह्यात आपली सुद्धा सहायता मिळू दे नारदांनी अत्यंत खुश होऊन उत्तर दिले हे श्रेष्ठ मुनिरजींनू आकाशमार्गी मी जात आसता आपला आनंद व जल्लोष ऐकून मी येथे आलो आपण लोक कल्याणार्थ करीत असलेल्या यज्ञाची यश नक्कीच आहे परंतु हे यज्ञ फळ आपण कोणास अर्पण करणार? हे महान उत्कृष्ट फळ घेणारा कोणी श्रेष्ठ देव असला पाहिजेत. ह्यासाठी तुम्ही कोणास निवडले आहे? नारदाने हे प्रश्न ऐकून ऋषीमुनींना देखील प्रश्न पडला कि खरंच श्रेष्ठ देवता कोणती आहे? श्रेष्ठांचे फळ काय आहे?

कुठे घरी आहे का?

आह काय काम -काम सुरू झाल? हो, झालाय आता मी जेवण करून बसला. Laptop वर.

Okay मी पण कसा आहे तुमचा जास्ती काम किवा संध्याकाळी येते के सकाली येतका ते US वाले राहतात तेव्हा येता Connect संध्याकाळी राहते Main काम ते US वाले आले कि तेव्हापासून Meeting पण चालू होते आम्ची Main stand-up meeting आणि मंग.

तेव्हा त्यांच्यासोबत काही doubt आलेप Siscusion करायचा राहिलातर ते clear करुण घियाचे. Okay

अह अह बाकी काय म्हण्तात घरात? papa, papa, papa कुठे आहेत? papajob ला गेले का? हो सकाळी बघलू बघ आता नाय, आज बरो Baroda आज गेले papa company कामानी.

हो, आता ते काम almost संपायाला आला तिथला त Maybe यहा March पासून तिथे जातील papa पहिले. अह मंग तू March पासून तू पुणे निगुण चाले जाणार. हो, तेच विचार आहे माझा कि आता पुजेला shift होंइल मी आणि म बघू तिथे room एकत्या friends सांगितला आहे मी जर बघूतिथे room चा करणार आहेत ती. हा, Company पण पुणेला आहे तुझी तिथ shift रहशील ते काय आहे, तू त्या area मधे रहशील तुझ्या बाकी मित्रा मंडळी तुमची कुठ party करता, कुठे फार खेळयलं जातात just थोडा touch मधे राहशील असा.

ते sir पण मला म्हणले होते कि, इथे असला इथे जर राहिला तर मंग काय discussion काय - काय doubt आलेतर लगेच clear होतील office आलात आणि कसा.

us shift ते मंग तसही पण काय problem नय, जर अर्धा time ऑफिस मधुन केला आणि अर्ध Time घरून केला काम तरीही काही Issue नाय. okay माला वाटता अ अ अ कभी बाकी company आता start केला आहे बोलवायचा office ला work from Office साठी तरते करतील सुरू बाकी तुमचा कधी तू. ` पोचशील office जाशील कुणला, कुणकडे राशील तर better राहील. नायतिल तुला नायते आई - वडिलच्या धावपडील जाऊ लागले तुला जर आला तर. हो, तेच म तर म march पऱ्यंत जयल तिथे आणि म Work from home चालू काय company म्हणजे work from home office चा काही compulsory नाय केला आहे. पण वाटला तेव्हा जायाचा असा आहे, काही आम्हाला issue नाय अच्छा - अच्छा! अरे! मला - मला वारूनचा phone आला होता भरून मला स्वता के काहितरी job तुमच्याकडे आहे, ते काय आहे म्हणे Bangalore कडे मलापण इयायचा असा. तर तेच त्याला त्याला तकलीफ होते सध्या. धुंदन्या मधे ते तसा.

तसा ते accountant करतोयणा? तर होत company ca-ca कडे field आहे त्यारा bcom झाला आहे त्याचा पा कडे field त्याचा तर तो काही अमचा कसा आहे माझा Industry, startup industry it industry तर. हे ते थोडे कमी आहे option तशे traditional forms मध्ये जास्ती option राहता. आता बघू काय हाय ते. तुझा job च्या काय चालू? तुझा वेवस्थीत चालू आह शुभम.

म्हणजे dot net वर वर करतो मी सध्या आणि हेजे clients आहे त्यांच्यासोबत नवीन - नवीन Technology शिखाला भेटते तर आता.

आचाम Main काम अं mongo tv वर राहता ते switch करता आहे my my sequel वर mongo tv वर त्याच्यावर main काम अमचा आणि दूसरा मला इथे. तिथ AWS cloud सरख्या पण खूप म्हणजे Hands on experience होते ते चांगले इथे. बऱ्या! काहितरी नवीन ए आपला मी तुला यशचा number दिला होताना. तो भी ईच करतो हया Field मधे तर तुझा एखदा Resume update कर तिथे पाठवोया लागेल तिथे. तुझा तुमचा या वर्षीचा आला का Increment वागेरा काय आला? हो, झाला माझा या वेळीतरी चांगला म्हणजे thirty percent approax तरी increment झाला आहे माझा?

त ते चांगला आहे. Congratulations! thirty percent आता होत नाय आज - कल तुमची Company चांगली हए. Atmosphere मेध Thirtypercent दिले या वातावरणमधे. आता Market चा seen म्हणजे संगळ्याकडे layoff चालू हाय हेते चालू आहे ता जास्ती ते म्हणता ना ते Resession घेतात ते जास्ती आता company देत नय ही अमच्याकडे पण Hike कमी दिला आहे या वर्षी Thirty percent दिले आहे ते चांगली गोष्ट आहे खूप. मला हम्म सरांनी ते सांगितले के मना अमच्या client सोबत झाला call झाला म्हणेतर तुमच्या सगल्या overall टीमचा feedback चांगला आहे म्हणे क्लाईंटला असा happy हाय तो काही issue नाय आहे ते म.

मंग चांगला! आणि वरता अमच्या new member create करणार हात. तर तो एक client तर अमा happy हाय. अच्छा - अच्छा! नाय चांगले हे. अ आणि तुमचा thirty percent increment आणि दिला महण्जे खूपच चंगला अमच्याकडे दिला अमच्याकडे घेणा केला त्यांनी अमच्याकडे ten percent दिला ten percent म्हण्जे काय होते पण ten percent दिला काहितरी -काहीनही ते सकाळी तर दिसभर थोडा फार चालू. महण्जे एवडे हाय के तुम्ही -तुम्ही हा कधी महण्णार कि कवा company सोडतोय. पण एवडा जास्ती भी नाय हाय थोडा फार टिकण्या पुरता हाय फक्ता बस. आणि तुझा कधी increment process झाला महण्जे आताच झाला का time भेटला. increment च्या मला letter येऊन गेला increment च्या आता ते january च्य salary मधे reflect होईल. ते बघू काय कित्ती actual मधे increase काय कित्ती झाला काय झाला tax काय काटतोय करतोय ते पायें final बघू आणि या वेळी सगळ्यांचास salary पंचवीस तारखेला येऊन जाईल दर महिण्याला, पहिले एक तारखेला येत होता ना आता पंचवीस तारखेला येउन जायल. तर बघू बरा हाय. थोडा तुम्हाला काही तरी करता येईल, चार - पांच दिवस पहिले भेटून गेली तर. हम्म मंग या वेळी like पहिल्ंदया tax cutting जण ते सगले होणार हाय. त हो, हा, तुझा पहिल्ंदया tax कटणार हाय ना, हा आता पर्यंत तू Bracket मधे नव्हता. आता Bracket मधे आला मला ताझा काही idea हाय नाय बराबर, तसे अम्छी accountant खाली विचारुण गेली. हा, ता ते year year end बोलताना त्याच्यावर calculation एक calculation होते ते बचून घे एखदा. okay बाकी काय म्हण्तो, आणि तिकडे काय माहिती. इथे risky-risky होन गेला आहे थोडा फार आता म्हणजे पहिले कसा राहीचा Bangalore मधे, ब Bangalore च्या industry खूप चंगला रहायचा. आता layoff startup जास्ता layoff खूप जास्ता होतात.

त्यापेक्षा माझा तेच विचार आहे कि अजून दोन - तीन वर्ष करावा startup मधे मंग Traditional IT कंपनीमधे MLTcompany मधे जायचं म Brand चांग्ली brand ची company रहिलीतर त्याचेमधे एवडे नय होत सदध्या पण startup वागेरमधे risk जास्त हाय. तर बघू कायते धीरे -धीरे maybe ही switch करतोय आता माझा, हे, बघ, हे, मी आता अ ola मधे काम केल hotstar मधे काम केला म्हणजे चांगल्या - चांगल्या branded startup मधे काम केला i-think थोडा फार चालू आहे काम पण आता याचा नंतर ती company म्हणजे google, microsoft मडे जाऊ लागेल असा वाटताय. थोपा एव थोड्या फारया एक -दोन वर्षी कडून टाकू hotstar मधे, दोन वर्षा झाले. ही, थोडा search करू बाहेर कुठेतरी switch करता येईलका आणि माझा plan बाहेर Out of -out of India जायचं भी आहे.

हम्म ते field चंगले आहे पण आता ते मी Amazon आणि Microsoft चे layoff होते भरा आपला india मधे तर तेच हो, ते तर हय, पण ते फक्त ते ते यहा वर्षी ते twenty, twenty- three Overall बाकी तरी safe आहे थोडा फारते traditional, MLTcompany मधे राहता हजारो, लाखो employee राहता तर थोडा safe राहता. असा अचानक change नय करतते strategyके अचानक काभी ये बंद करदो, काहे ये सुरु करदो, असा नय राहत, तर त्यांचा थोडा Plan बरोबर राहते अचानक firing च Chance कमी येतो. आता याचा पहिले कुठे झाले firinggoogle, Amazon, Microsoft हा, या वर्षी हाय थोडा globular री pressure us मधे Problem म्हणून आपल्याकडे होतय पाहू पण. चालते आपला जेवहपर्यंत चालेल तेव्हा पर्यंत ठीक आहे नायते बघू नंतर switch करया लागेल यह दोन वर्ष म्हणून या वर्षीतर मला Hotstar जायचं तर या वर्षी करतो आरामात त्याचपुडच्या वर्षापासून करु switch खर्च आहे थोडचा आणि तुझा आता Office चालू झाला का? के work from home मधे?

पर मी Bangalore मधे बाकी तिथे मुंबईमधे म्हणून काय आम्ही जात नव्हता office. आता ते म्हण्तात आठवडातून चार दिवस, चार दिवस office बोलोतात मार्चपासून march one पासून. अ बघू काय ते, मला वाटते के घर थोडा जवळ घेतलेला पाहिजे काय कारण ईथुन office जा याला. मला लागते नए -नए तरी सकालच्या मधे forty, forty-five minutes लाग्तील विचार करतोय के थोडा घर shift कडून घेऊ office च्या जवळते better राहिला म्हणजे काय रोज जर चार दिवस जायचा office ला आतापर्यंता office जात नव्हते तर काही problem नव्हता आणि चार दिवस जायचा आहे तरी आणि जर CAR नी बी गेला तर traffic जासती हाय. तर काही तरी जवल केलेला बर तास पाहू. पण असा वाटते यह वेळी, मघ्च्या वेळी serious नव्हता, पण या वेळी वाटताय कि office जवा लागेल चार दिवस, आठवड्यातून. हम्म, मला काय, मला आता नय पण मला आता मला आता स्वय होन गेली हाय. घरी झोपायची जेवण झाल्यावर lunch केल्यावर झोपायची किवा आरामत सकाळी आरामत उठयची नऊ वाजता - साडे नऊ वाजता ते सगळा करावा लागेल म्हणजे, अं पाहू कसा होता काय होत ते पहिले पहिले पहिलेच्या दोन आठवड्यामध्ये समजेल कित्ती लोका येतय काय येताय तश्या हिशोबनी बघू. तेचते work from home पासून office ला switch करायचंते पूडचा पहिले -पाहिलेतरी शोध्याला ISSUE राहिलाच पण होईल ते adjust सगळे लोका राहतात तिथे office लाही, office च्या खल जर ते चांगलं राहता, तर काही issue येत नय तशे सगले लोका राहता काम जलदी होील आता ते, आता ते सगळे meeting करा ते करा. पण office वले, official चे लोकांचे बाकीचे लोका मुंबईला हातना ते ते सगळे लोक येतील आणि काम करू आणि तेभी आता मुंबईला, मला अ, मला नाय वाटात मुंबईला बोलोवतील पण तरी. जर तुम्ही एका ठिकाणी सगळी लोका TEAM चेते गोष्टा वेगळी हाय. अ आता बेंगलोरमधे जाऊन काय करणार हेत त्यापेक्षा late गेलेला आणि गेलेला काय फरक हाय. हा, रिकामी हाय एवडा time माझा. trafic मधे जाईल, जाण - येणामधे जाईल त्याज्यापेक्षा हेच बरे आहे रूममधे. बघू आता काय इथे कोण - कोण येताय team च्या कोणी दुसरी लोका इथेच हाय का. अ. कोणत्या दुसऱ्या team च्या लोका इथे हाय का, ते बघू आता काय आता पहिले एक - दोन आठवडे जाऊ कडेळ धीरे - धीरे म तसाच करु planning हम्म म तुझा तरी Management फाडीचा चांगला आहे work from home त्यांनाकाही actual ऑफिसमध्ले गरज नाय ही आणि जर तुमची पूर्ण team असली तर म चांगला आहे कि सगळे सोबत राहतीलते त काम पाठवून घेतील पण work from home benefit चे benefit दुसरे हाय खूप कि time limit आपण जास्त ठेवत नाय employe तरी कि रात्री.

अं office चा work करताना काही time limit ठेवत नाय के बारा वाजले कि दोन वाजले atlesast employees त्यांचा -त्यांचा time अं बराबर sortout करता आता बराबर manage करता. आणि तू हतो flexibility जास्त होन जाते.

दुसरे आपले कोण्ते काम असता जरा ते ते भी कर होन जाता manage होन जाता. हा, तेचना आता मला GYM जायचा होता, ते मी सकाळी GYM जात होता. थोडा late login करत होता, रात्री थोडा एक तास जास्ती काम असते संध्याकाळी. हा, पण ते तर सांगितलं साडे नऊची meeting झाली आता सकाळीजाता येत नाही. flexibility चा आहे पण आता ठीक आहे आपल्याला एवडातरी भेटला work from home बाकी लोकांनी company ला पहिले पासून बोलोतात, माझा जेव्हा मी ओला -मधे होते तेव्हा twenty-three, twenty twenty one दिवाळी पासून. त्यांना बोलोना सुरू केला office चा आता जाताच होताना मी, हे, तरी बरा आहे कि अपल्याला एक वर्ष आत भेटून गेला कि जिथे office नय जात हे आरामात कर करताय दिवसा दू तुमचेजे काम आहे ते करता बर हे! काम चालू आहे धीरे - धीरे, बघू पुडे काय होत. माझा तर आता मी दोन job पासून first and second करोमवर भेटला म्हणून त्याकरता मला येताच नय हे. माझा आरामशीर काम चलता, कामाला सकाळी उठायची problem नय हय. का, फक्त एक issue येतो कि रात्री माझा main काम चालू राहता, रात्री मला कुठे निण्जता येत नाही, ते कुठे dinner ला जाता येत नाही FRIENDS सोबत ते त्यासाठ मला wait करावा लागता saturdaysunday तर ते, ले पण आपला, अपला तरीन चांगला के अपल्याला saturday, sunday बकी papa तर papa, saturday पण काम करतात एवडा वर्षा पासून आणि माझा ओला मधे job होता fixed day one week किवा sunday एक दिवस हे काय वाटायेचे - sunday काही करायचे नाय, sunday असे वाटायचे के जास्त झोपुन रह आणि तेवडस्यामधे तोह दिवस निघून जायचा. ते आपले बरे हाय आता saturday, sunday at least काहीतरी वाटता weekend आहे. हा, दोन दिवस आपल्याला कुठेही जाताभी येते जवळच्या - जवळ पण ती travel friends सोबत. तु, तु एक काम करना आता तुझा work from home आता ते तू Bangalore येतो का? Bangalore येऊन जा, मी तुला ticket कडून देतो. Bangalore ये तुला इथे फिरोतो आस -पास, बघ.

एक - दोन week राहिला तरी next म weekemd ला जाऊ शक्तो return असा आहे. हा, म्हणजे आठ दिवस भी राहिलाना इथे Bangalore मधे आता दर्पण आहे दर्पंची picture भी आहे इथे मी, तर तू काय आहे इथे एकतला राहू शक्ता. तू, बघू शक्तो कसा राहता लोका बेंगलोरमधे, तुला idea येईल, थोडा आपला room राहता आपला freedom राहता, वेगळे राहतो घरी राहण्या पेक्शी, तू एवड्या दिवसांपासून घरी राहतो, तू बहार निंगलच नाही समझा तु engineering नंतर. Engineering संपोळ्या त्याच्यानंतर तू बाहेर निंगलास नाही घरीच राहिला, घरीच खातो, घरीच हे करतोय काही खर्च नाही काही नाही okay फक्त Independence नए इथे, तुला तेवड्या personality develop नाही होत. बाहेर निंग्ला माणूस एकदा कि सगळा स्वता करतोना. cook पासून , maid पासून किवा सगळे grossary घ्या, हे करा भाजीपालाघ्या सगळा करतो स्वतः ता Independence राहतो थोडा त्याच्यामधे माणूस mature होतो आणि तू अजून तु पुण्याची, तु तुमची company पुण्यामधे आहे, तू पुण्यातणी गेतला आहे, पुण्यामधे राहिला नाही, पुण्याची पण light life हय, पुण्याचीभी restaurant अलग -अलग हे करना सारखा बराच काय हे लोका weekend tracking वर जातात लोका कुठे resorant मधे जातात CLUB ला जातात रात्री, थोडी तिभी lifestyle काय काहिनाही हे आपल्याला माहिती पाहिजेना.

व्रतून एकहा special area आहे त्यांचा बालीवडी high street कडून तर तिथे भारी -भारी restaurant सगळे multi cuisine restaurant कडून restuarant. तर, मी तिथे एक ठिकाणी जाऊन आला तर ते लयभारी आहे. व्रतून saturday, sunday माझा स्वत मित्रा घरी होता त्याला सुटती होती तर, ते आम्ही mall. मध्ये

आणि व्रतून म हा इथे जाऊन आले आम्ही एक resort ला तिथेच होता Dam side तळीभर side अ resort होता आणि तर तिथे एक night stay करून आला आम्ही.

आता तुमची company तुमची company काही करावत राहते resort मधे फिरोवत राहते आमच्या company मधे काही होत नाही आता, पहिले होयचे सगळ्या party हे ते offsite म्हणायचे त्याला. सगल्या बंद होन गेल्या आहे मगच्या वर्षा पासून covid पासून सगळा बंद होन गेला आहे, संगळ्याकडे अमच्या साइडला पण म्हणून काही जाता येत नाही कुठे. अमची यह दोन trip चांगला होन गेले. company नी करोले दोघही अपल्याला zero cost काही नाही फक्त इयचा आणि सगळे company करते आणि व्रतून मी यह last trip गेला. तिथे beach ला घेऊन गेले आम्हाला.

तिथे म खायचा- पियचा बहारही actual कोकंचा food होता. ते चांगला होता काहीतरी नवीन थोडा फार at least त्याबहाण्शी teams teams भेटा एक- मेकांला आणि थोडा co -operation, team bonding चंगले आहे नायतेते तुम्ही सगळे work from होमच करताय सगळे आणि आता सगळेच तुमचेही करता connection अजमी communication लजमी हे. म ते सरनी अमच्या तिथे active test करोले तिथे, एक, games करोले. तर त्याच्यामुळे interaction जासता होतात आणि अमचे दुसरे team कशे आहे. दुसऱ्या client सोबत work करतात आता अमचा स्वतचा काही interaction होतच नाही.

अ इथे अमचे सगळे इथे mix जसतां म्हणजे तेलुगु, तमिळ हे सगळे लोका थोडा फार पण language language काळते अपल्याला धीरे -धीरे मला समजाया लागला आहे तर थोडा explosure भेटते तुम्हाला which is which is good अपल्यासारखा लोकांना पाहिजेतर explosure. बघू आता पुडे इथून आता job switch करू तेव्हा माझा विचार बाहेर कुठेतरी shift होयच out of India तेव्हा बघू काय कुठे करता येता europe कडे, america कडे.

आता -आता तुझा main कोणत्या केटा म्हणजे manager manager कोण्ता याचला कोण्ता - कोणत्या unit ला काय. marketing मधेच आहे मी category, management, marketing sports, sports बघतो आता sports मधे marketing करतोय. त तसा पुडे डिस्नेमधे जाता येईल ते पुडे अजून main ते बघू आता कायते आता UAS कडे विचार आहे माझा एक - एखाद वर्षामधे next job switch करायची थोडा बहार करायची आहे म्हणजे कधी म्हणजे फाहिरना भी होईल आणि job भी वेईल आणि थोड्य एक - दोन वर्षी saving करू यायचा. तिचे worker जर जास्त better असता अपलापेक्ष अह चालू हे - चालू हे बघू, तुझा बाकी काय जेवण वगेरा काय dinner करशील काय आता? हम्म नय आज बर time आहे बघू. अच्छा - अच्छा! कल अमची cook आली आहे कि मला तर संगावा लागेलतर काय बनव्यचा आहे ती, मी तुला नंतर बोलतो आरामात, ठीक हे.

Okay चल take care bye

म्हणून व्यापक पणे संबोधले जाते. राष्ट्रपती पदा नंतर कलाम हे शिक्षण शिक्षण, लेखन आणि सार्वजनिक सेवेच्या नागरिक जीवनात परत परतले. भारताच्या सर्वोच्च नागरिक सन्मान असलेल्या भारतरत्न सह अनेक प्रतिष्टीत पुरस्कारांचे ते प्राप्तकर्ते होते. Indian institute of management शिलॉंग येथे व्याख्यान देत असताना कलाम कोसळले आणि सत्तावीस जुलै दोन हजार पंधरा रोजी हृद्य विकाराच्या झटक्याने वयाच्या त्रेपन्नाव्या वर्षी त्यांचे निधन झाले. राष्ट्रीय स्तरावरील MAN MANWAR सह हजारो लोकं त्यांना गावी रामेश्वरम येथे आयोजित अंतिम संस्कार समारंभात उपस्थित होते. तेथे त्यांना पूर्ण राज्य सन्मानाने दफन करण्यात आले. सुरुवातीचे जीवन आणि शिक्षण त्यांचे